आणि ह-वी एक गावतल दृश्य वाटतं आहे.

हा फोटो एक ग्राऊंड चा आहे. जिथे ग्राऊंड अस ऐतिहासिक रित्याने गेट बनवला आहे आणि एक ऑटो वाला तिथन जात आहे. त्या ऑटो वाल्या सोबत त्याच्या सोबत बाजूला एक पॅसेंजर ही बसलेला आहेत जे की दोघही कुठे चाललेले आहेत.

आहे एक माणूस ऑलरेडी डोक्यावर घेऊन ती बोरी घेऊन जातोय आणि त्याचे मध्ये कदाचित धान्य आहे धान्यही असू--

मंदिर दिसत आहे. अ एकदम ऐतिहासिक आहे. पिलरस आहे. साइडनी अशे बैरिकेडस बनवले --